नमस्कार
जीचेम्पेंट च्या बेसिक ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत उपलब्ध फाईल उघडणे टेक्स्ट समाविष्ट करणे आणि बदलणे
ऑब्जेक्टस सिलेक्ट मूव फ्लिप आणि रोटेट करणे
ऑब्जेक्टसचा ग्रुप करणे आणि त्या अलाईन करणे
ऑब्जेक्टस कट कॉपी पास्ते आणि डिलीट करणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204
जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडण्यासाठी दश होम वर क्लिक करा
सर्च बार मधे टाईप करा जीचेम्पेंट
जीचेम्पेंट वर क्लिक करा
पाठाची सुरूवात फाईल उघडण्यापासून करू
फाइल मेनूवर क्लिक करा ओपन सिलेक्ट करून त्यावर क्लिक करा
फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल
येथे प्रोपाने नावाची फाईल सिलेक्ट करा
फाईल उघडण्यासाठी ओपन वर क्लिक करा
प्रोपाने च्या रचनेखाली काही टेक्स्ट समाविष्ट करू
टूलबॉक्समधील एड ओर मॉडिफाय आ टेक्स्ट हे टूल सिलेक्ट करा
टेक्स्ट टूल प्रॉपर्टी पेज उघडेल
प्रॉपर्टी पेज मधे फॅमिली स्टाईल साइझ अंडरलाईन आणि इतर काही फिल्डसचा समावेश होतो
फॅमिली मधे फाँटच्या नावांची सूची असते
सूचीमधे खाली स्क्रॉल करा
फॅमिली मधून एरियल ब्लॅक सिलेक्ट करा
डिस्प्ले एरिया मधे प्रोपाने स्ट्रक्चरवर क्लिक करा
हिरव्या बॉक्समधे कर्सर ब्लिंक होताना दिसेल
संयुगाचे नाव म्हणून प्रोपाने टाईप करा
आता स्टाईल बदलून ती बोल्ड इटालिक करू
प्रोपाने टेक्स्ट सिलेक्ट करून बोल्ड इटालिक वर क्लिक करा
फाँटसाईज वाढवून 16 करू
त्यासाठी खाली स्क्रॉल करून 16 वर जा
त्यावर क्लिक करा
टेक्स्टमधे झालेल्या बदलाकडे लक्ष द्या
पुढे अंडरलाईन हे फीचर वापरू
त्याच्या ड्रॉप डाऊन सूचीमधे हे पर्याय आहेत नोन सिंगल डबल आणि लॉव
सिंगल सिलेक्ट करा
आता टेक्स्टचा रंग बदलू
डिफॉल्ट रूपात टेक्स्टचा रंग काळा असतो
कलर फिल्डच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा
येथे वेगवेगळे रंग बघू शकतो
मी जांभळा रंग निवडत आहे
आपण टेक्स्टची जागा बदलू शकतो
पोझिशन फिल्डची रेंज 100 ते 100 आहे
टेक्स्टमधे कसा बदल होतो ते पाहू
टेक्स्ट सिलेक्ट करा
माऊसने अप अॅरो त्रिकोणावर क्लिक करा
टेक्स्ट वरच्या दिशेला सरकलेले दिसेल
जर डाऊन अॅरो त्रिकोणावर क्लिक केले तर टेक्स्ट खालच्या दिशेला सरकलेले दिसेल
आता टेक्स्ट मूळ जागेवर आणून ठेवू
पोझिशन फिल्डमधे 0 टाईप करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
असाईनमेंट म्हणून पहिल्या पाठाची असाईनमेंट उघडा
रचनांना n हेक्साने आणि n ऑक्टेन असे लेबल द्या
टेक्स्टचे फाँट नेम फाँट साईज अंडरलाईन आणि कलर बदला
पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसायला हवी
ऑब्जेक्टस सिलेक्ट करून ते मूव कसे करायचे ते पाहू
टूलबॉक्समधून सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स वर क्लिक करा
पेंटाने वर क्लिक करा
माऊसचे बटण न सोडता ते वेगळ्या जागेवर ड्रॅग करा
माऊसचे बटण सोडा
पुढे ऑब्जेक्ट रोटेट करू
त्यासाठी सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूलवर क्लिक करा
प्रॉपर्टीज पेजमधे ही टूल्स आहेत फ्लिप ठे सिलेक्शन हॉरिझोंटली फ्लिप ठे सिलेक्शन व्हर्टिकली रोटेट ठे सिलेक्शन
ही टूल्स वापरण्यासाठी Pentaneवर क्लिक करा
रोटेट ठे सिलेक्शन निवडा
डिस्प्ले एरियावर जाऊन माऊस ऑब्जेक्टवर न्या
माऊस क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दिशेने फिरवा
ऑब्जेक्ट रोटेशनकडे लक्ष द्या
आता ऑब्जेक्ट फ्लिप करण्याबद्दल पाहू
पेंटाने ची रचना क्षितीज समांतर फ्लिप करू
त्यासाठी फ्लिप ठे सिलेक्शन हॉरिझोंटली ह्या टूलवर क्लिक करा
येथे पाठ थांबवून फ्लिप ठे सिलेक्शन व्हर्टिकली हे टूल वापरून बघा
आता ऑब्जेक्टस ग्रुप आणि अलाईन करू
ऑब्जेक्टस ग्रुप करण्यासाठी सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करा
त्यासाठी एडिट मेनूवर जाऊन सिलेक्ट एल वर क्लिक करा
किंवा CTRL आणि आ एकत्रितपणे दाबा
कुठल्याही एका ऑब्जेक्टवर राईट क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेनू उघडेल
ग्रुप andओर अलिग्न ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करा
डायलॉग बॉक्स उघडेल
ग्रुप चेक बॉक्सवर क्लिक करा
सिलेक्ट केलेले असल्यास अलिग्न आणि स्पेस इव्हनली हे पर्याय अनचेक करा
ओक वर क्लिक करा
ऑब्जेक्टसचा संच तयार झालेला दिसेल
ऑब्जेक्टस अलाईन करू
सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRLA दाबा
कुठल्याही एका ऑब्जेक्टवर राईट क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेनू उघडेल
ग्रुप प्रॉपर्टीज सिलेक्ट करा
अलिग्न चेक बॉक्सवर क्लिक करा
अलिग्न पर्यायाला ड्रॉप डाऊन सूची आहे
ह्यात ऑब्जेक्टस अलाईन करण्यासाठी पर्याय आहेत
मी लेफ्ट सिलेक्ट करत आहे
ओक वर क्लिक करा
केलेल्या बदलांकडे लक्ष द्या
येथे पाठ थांबवा आणि अलाईन करण्याचे इतर पर्याय वापरून बघा
आता कट कॉपी आणि पास्ते पर्यायांबद्दल जाणून घेऊ
एडिट मेनूवर जा
त्यात कट कॉपी पास्ते आणि क्लिअर हे एडिटचे प्राथमिक पर्याय आहेत
या पर्यायांसाठी काही शॉर्टकट कीज आहेत
कट करण्यासाठी CTRLX कॉपी करण्यासाठी CTRLC जीचेम्पेंट मधेही पेस्ट करण्यासाठी CTRLV वापरतात
एक किंवा अधिक ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूल वापरतात
ऑब्जेक्ट वर क्लिक करा
कट करण्यासाठी CTRLX दाबा
डिस्प्ले एरियामधे वेगळ्या पोझिशनवर CTRLV दाबून ऑब्जेक्ट पेस्ट करा
ऑब्जेक्ट कट केल्यावर ते त्याच्या मूळ जागेवरून डिलीट झालेले दिसेल
डिस्प्ले एरियावर वेगवेगळ्या जागेवर ऑब्जेक्ट कॉपी आणि पेस्ट करू
ऑब्जेक्टवर क्लिक करून कॉपी करण्यासाठी CTRLC दाबा आणि पेस्ट करण्यासाठी CTRLV दाबा
ऑब्जेक्ट कॉपी केल्यावर ते त्याच्या मूळ जागेवरून डिलीट होत नाही
डिस्प्ले एरिया क्लियर करण्यासाठी सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करा
सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL आ दाबा
एडिट मेनूवर जा
Clearवर क्लिक करा
मूळ स्ट्रक्चर परत मिळवण्यासाठी एडिट मेनूवर जा
उंडो वर क्लिक करा
किंवा CTRLZ दाबा
ऑब्जेक्ट डिलीट करण्यासाठी डिलीट बटण दाबा
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा
कीबोर्डवरीलDelete दाबा
स्ट्रक्चरचा काही भाग डिलीट करण्यासाठी इरेजर टूल कसे वापरायचे ते पाहू
टूलबॉक्समधील इरेजर टूल सिलेक्ट करा
कोणत्याही रचनेजवळ माऊस न्या
रचनेचा भाग लाल रंगाचा झालेला दिसेल
डिलीट करण्यासाठी त्यावर क्लिक करा
मूळ रचना परत मिळवण्यासाठी आता केलेले बदल Undoकरू
आता फाईल सावे करू
टूलबारवरील सावे ठे करंट फाइल वर क्लिक करा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो उपलब्ध फाईल उघडणे डिस्प्ले एरियामधे टेक्स्ट समाविष्ट करणे व बदलणे ऑब्जेक्टस सिलेक्ट मूव फ्लिप आणि रोटेट करणे ऑब्जेक्टसचा ग्रुप करणे आणि त्या अलाईन करणे ऑब्जेक्टस कट कॉपी पास्ते आणि डिलीट करणे
असाईनमेंट म्हणून इरेजर टूल वापरून n ऑक्टेन स्ट्रक्चर n पेंटाने मधे n हेक्साने स्ट्रक्चर इथेन मधे रूपांतरित करा
असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद